हं तुला कोण काम सांगायला लागलं तीथं आपल्या शेतात. हं मग नाही म्हटलं तर म्हटलं राहूदे नाही तर नाही.

हा त्याला काय गॅंग्रो बिंग्रो झाला काय कानु?

काय माहीत ऐकतच नाही ते. एका ठिकानी त्याच्या त त्याचे वडील नाही का त्याचे वडील सुद्धा मला बोललेत. त्या दिवशी म्हणी आरे म्हणी हे काय पोरगं आहे यार म्हणी असं? ऐकतच नाही म्हणी. आरं म्हटलं जाऊद्या. आहे म्हटलं वयानी थोडसक लहान. जवा वयात येईल तव्हा पाहू. हम्म वयात यायचं काय आहे म्हणी आता एकवी एकवीस वर्षाचं आहे म्हणी ते. घोडमचं घोडमं झालं ते. आहे म्हणे तेच ना मग बरोबर आहे त्याच्या बापाचं.

बरोबर आहे त्याच्या बापाचं. त्याच्या बापाचं काय चुकेल आहे?

त्याचा बापचं आता काय आहे काय माहीत अं

त्याच्या बापाचं काही नाही बाबा. अं काही नाही हानतं ट्रॅक्टर

हा त्यानं सोडलं चालू आहे ट्रॅक्टर चालु आहे. ते बी चालु असेल कायचं सोडतं ते.

दिवसा त्याचा बाप चालीतो आणि रात्रीच्या time ला त्या बारक्या भाऊला देलेलं आहेना.

हा बाजुचं का ते त्याच्या. हा तेच त्या बारक्या भाऊ ला द्यालेलं आहे रात्री चालवायला. अनं ते रात्री नाही चालवत का ते? ते फक्त दिवसा चालवते. नाही म्हणजे बप हा ते दिवसाचं काय मग रात्री दमतेना नारे ते मग. दिवस भर चालवून चालवून कितीक चालनार आहे? काय मग रात्री काय चालवत अशील भो ह्यो.

चालु दनका. कायचं बोलावा भो आता रात भर चालु राहतं ते. आरं बापरे. आवघड झालं ना mater हे तर. आनं ते ट्रॅक्टर जर पकडलं मग.

अं? मग काय करणार आहे ह्यो?

तेच ना मग जरा ट्रॅक्टर हानता हानता त्याला पकडलं समजा झालं. मग काय होणार आहे? अं काय होणार आहे भो त्यांच त्याला माहिती.

हम्म कोणाच्या शेतात चालवतो रे?

त्यालाच द्यालेलं आहे ना. लोक म्हणजे लाडका आहे म्हणी. घे म्हणी भो तुलाच चालवायला आता काय करणार आहे? हं चालु द्या म्हणा. हम्म अण्णा बी म्हणते अण्णा म्हणते राहुद्या. मी चालीन दिवसा संध्याकाळी चालीन आपला बारक्या. हा मग चालव मग. हां

हा त्यो तु माहीत नाही का? आता कसा असता हा झाला मग time

आपल्या पाठी मागं ठेवतो चाला.

होतं तान थोडसं बाहेर हाव का? बरं बरं bye कसा आहे अमोल भाई? ठीक है सगळं? हो सगळं ठीक आहे पण अह आता अह म्हणजे अह जास्त बिमार आपण वाढतच आहेत आता. हो healthcare पण ठेवायला हो आता थोडी care च करावी लागते आपल्या health ची. corona आता खूपच वाढला होता त्यामुळे तिचं लक्ष हा अं म्हणजे बाहेरचा बाहेरचा बाहेरचे वगैरे खाना बंद करा लागते आणि थोडा सकाळी म्हणजे फिरायला पण जावं लागेल ना हा आणि health healthcare ची म्हणजे बहुत मोठे problem होऊन राहिले daibetese होणे thyroide लटपणा heart attack अंगावर पित्त पित्त उठणे मुळव्याध बहुत काही अजून

अं त्याच्यावरत अजून अं हे टाळणे बहुत गरजेचे आहे ना

अं फायदे पण होतात ना तर पूर्णच व्याया व्यायाम पण करावा लागेल.

अह आणि आपले मूल म्हणजे निरोगी निरोगी आणि सुदृढ रहावे हीच प्रत्येक आई-वडिलांची पण अपेक्षा असते मात्र आजच्या म्हणजे धावपळीच्या आयुष्यात काही वेळा म्हणजे मुलांच्या आरोग्य आरोग्य आरोग्य आरोग्याकडे पण दुर्लक्ष होत आहे.

आणि आणि गरोदर गरोदर पणात म्हणजे कोणता कोणता पण कोणता पण आहार आहार घ्यावा pregnency pregnency test गरोदर पणात म्हणजे घ्यायच्या काळजी बौद्ध ते पण आहेत ना.

care पण केलीच पाहिजे चांगली.

हा तेव्हा तर ते तेव्हा तर आपल्याला म्हणजे अह जे अह दुसरे बिमारी आहेत ते तर होणार नाही मग तेवढे निरोगी निरोगी निरोगी पण आरोग्याचे म्हणजे असं जर अं आ आसाधारण महत्त्व आहे म्हणजे आरोग्य आरोग्य आरोग्य आरोग्य चांगले चांगले चांगलेच असल्यास त्याच त्याच व्यक्तीला म्हणजे कुटुंबाचा, कुटुंबाचा तसेच समाजाचा आह समाजाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत पण होते.

ते पण

हा आणि त्यामुळे त्यामुळे नेहमी निरोगी निरोगी पण राहण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न केले पाहिजे.

आणि आरोग्य आरोग्य आरोग्याने निरोगी निरोगी रहावे रहावे यासाठी सर्व सर्वप्रथम आरोग्य आरोग्यचा विषयी सामान्य सामान्य पण माहिती माहिती असायला पाहिजे.

अह आणि यासाठी म्हणजे health health मराठी अह health मराठी . com अह म्हणजे ह्या वाल्या website वर त्याच्यावर सगळं काही माहिती आहे. आरोग्य आरोग्य आरोग्य विषयक.

अह आणि कदाचित हे म्हणजे अं उपलब्ध करून दिली पण जाते तर अं जे काही रोग वगैरे असेल तर त्यासाठी medicine येते यामध्ये आपणास म्हणजे सर्वच प्रमुख आजारांची माहिती पण सध्याची साथीच्या रोगांची पण माहिती आरोग्य tips व्यायाम व fitness tips सौंदर्य सौंदर्य सल्ला, स्त्रियांचे आरोग्य, pregnency अह बाल संगोपन, पुरुष पुरुषांचे आरोग्य आरोग्य आरोग्य निदान निदान तपासणी अह प्रथमोपचार अशी अशी म्हणजे अं अनेक अनेक या या website वरती दिले आहेत त्याच्याबद्दल. चांगलीच website आहे ती पाहिलेली आहे मी. हा हा आणि उदाहरणार्थ अजून आपल्यास heart attack विषयी माहिती पण असल्याची माहित म्हणजे आजारांची माहिती यावर अह healthcare. com वर मिळून जाते.

हा आणि आरोग्य आरोग्य आरोग्य आरोग्य आरोग्य हेच खरी खरी संपत्ती मानली जाते ना मात्र आजच्या आजच्या धका धका धका धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे स्वतःचे आरोग्या आरोग्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.

समोर सामोरेच जावे लागत आहे.

अं आणि पैसा संपत्ती संपत्ती मिळवण्याचे म्हणजे हवेसाठी अं आपल्या हवे अं म्हणजे याच्यासाठी नाही का आपले आरोग्य पण धोक्यात घालत आहोत पण आहे आरोग्य स्वास्थ पण चांगलं राहील लोकांचं आणि योग्य व संतुलित आहार पण घ्यायला लागतील अह आणि आहार म्हणजे हिरव्या अं हिरव्या हिरव्या हिरव्या नाही का म्हणजे पालेभाज्या फळभाज्या, शेंगा भाज्या, अं त्याची फळे, अन्नधान्य, कडधान्य, सुकामेवा, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मास अं मास मासे यांचा पण समावेश असावा.

आह आणि ते आहे म्हणजे अं आपलं हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी म्हणजे हेच करावं लागेल ना अजून दिवसभरात आठते आठते आठते दहा ग्लास पाणी पाणी पण त्यावे लागेल.

हा आणि fast food, junk food, bakery अह bakery चे bakery चे product चरबीचे, चरबीचेपण पदार्थ पदार्थ cold drinks यापासून दूर राहावं लागेल. अं आणि अजून तंबाखू cigarettesmokingalchoholdrug यासारख्या व्यवहारांपासून पण व्यसनांपासून पण दूर राहावं लागेल

आणि नियमित व्यायाम व्यायाम पण करावा लागेल अह आणि अजून मानसिक मानसिक ताण घेऊ नका अह यासाठी म्हणजे प्राणायाम ध्यान ध्यानधारणा करावा लागेल. फिरायला फिरायला फिरायला फिरायला आणि किंवा आवडता आवडता आवडता आवडता पण छंद तुम्हाला करावा पाहिजे.

तेव्हा मग थोडं health तेवढी म्हणजे तेवढं काही बिघडणार नाही चांगलीच मग healthcare होनार आपली. अशाच प्रकारे थोडं health clear तर होऊन जाईल. health तर

health तर म्हणलं हाव अन ते अजून समस्या तर बहुत आहे म्हणजे आरोग्य विषयी समस्या तर बहोत आहे जसं पोट साफ न होणे, मुळव्याध, acidity व पित्ताच्या समस्या, अंगावर पित्त उठणे. thyroide समस्या हा अजून प्रमुख आजार तर हे आहेत आपले heart attackdaibetes अह highhighhighhighhigh h blood pressure लठ्ठपणा

हा अजून kedney हो kidney दारू दारू जास्ती पिते लोक.

बाळाचे पण आरोग्य बरोबर राहत नाहीत. अन खूप सारे म्हणजे problem होतात असं म्हणजे चांगल्याने जरा healthcare जर नाही केली तर . तर माणसाने तर थोड्या चांगल्या health म्हणजे health कडे थोडं थोडं लक्ष दिलं पाहिजे ना

सकाळी उठून exercise करावे हे सगळे चांगले आहेत.

योगा बिगा हे चांगले आहे. हो अं आरोग्य म्हणजे हे एक सुखिचं सुखि आणि स्वास्थ्य स्वास्थ्यच जे जीवनाचा सकारात्मक पैलू आहे जिथे म्हणजे आपलं मन व शरीर एकमेकांशी अं सुसंवाद साधून आपल्याच आपल्या शरीराचं अं योग्यच योग्यच सुविचार म्हणजे पद्धतीने अं संतुलन साधत आपल्या त आपल्याला निरोगी पण ठेवते

हा अं आणि सोप्या सोप्यापण भाषेत म्हणजे किंवा शब्दात सांगायचं असेल तर आपल्या म्हणजे शरीराचे सर्वच अवयव अगदी सामान्य सामान्यपणे काम करतात दैनंदिन हालचाली अं अशी शारीरिक व अह मानसिक अवस्था म्हणजे तर आरोग्य

आह आणि असं पण म्हटलं जातं की म्हणजे मनुष्य हा तेव्हा तेव्हाच तेव्हाच निरोगी असतो जेव्हा त्याचं मन व शरीर दोन्ही दोन्ही सुदृढ असतील. आह आणि निरोगी निरोगीआणि निरोगी निरोगी निरोगी सुदृढ आरोग्य म्हणजे माणसाला दीर्घ दीर्घ पण दीर्घ पण आयुष्य आयुष्य देते. ते पण आहे आह आणि तसेच अह जागति जागतिक आरोग्यआरोग्य आरोग्य आरोग्य आरोग्यसंघटना संघटनाच्या म्हणजे दृष्टीने उत्तम उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी व्याधी आजार मुक्त अं शरीरच नव्हे तर शारीरिक मानसिक अह अध्यात्मिक व सामाजिक दृष्ट्या अह सकारात्मक सकारा किंवा कल्याणकारी मानवी अह अवस्था म्हणजे आरोग्य ते पण आहे.

आह आणि समजा समजा म्हणजे अह एखादी एखादी व्यक्तीच शरीर व्याधी अह व्याधी व्याधीमुक्त आहे त्याला कोणतेही आजार नाही परंतु तो सतत कोणत्या ना कोणत्य अह तणावाखाली असतो कसलं तरी tension घेऊन अं वावरत असतो अह एकदा कायम कायमस्वरूपी म्हणजे रागीट रागीट पट करतो अं लालची लालची लालची किंवा म्हणजे लोभी असतात अशा अशा व्यक्तीला निरोगी म्हणता येणार नाही.

आह आणि आपल्याला जर म्हणजे अं अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर आपल्याला शा शारीरिक आरोग्या सोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच भर भर भर भर भर दिला पाहिजे.

तरच अह तरच आपण एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष उत्कर्ष करू शकतो. नाहीतर नाही करू शकत ना

अह आणि अजून मानसिक मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी अशी पण अशी पण स्थिती जिथे तणाव तणाव अह चिंता नकारात्मक विचारसरणी आपल्याला मनात स्थान नसेल असं पण असलं पाहिजे.

आणि आणि भावनिक आरोग्य म्हणजे अशी अशी अशी पण संतुलित स्थिती जिथे राग, लोभ, अहंकार व तिरस्कारला म्हणजे जीवनात म्हणजे स्थान स्थान नाही दिला पाहिजे. आह आणि अध्यात्मिक आरोग्य म्हणजे अह सुसंवा सुसंवादाने राहणं म्हणजेच अह अध्यात्मिक आरोग्य आपल्याला आपल्या स्वतःच्या मणजे धर्म आणि अह परंपरागत चाली चालीरीती म्हणजे इतरांवर विश्वास असणे व दुसऱ्यांच्या धर्म व परंपरांचा आदर करणे म्हणजे अह अध्यात्मिक आरोग्य व स्वास्थ आहे ना हो आणि काही केलं नाही घरी बसून राहिलं तरी पण खूप हे होते बिमार होऊन जाते लोकं.

depression खुप येते. ते पण एक problem आ हे आणि अशाच अशाच स्थितीत उत्तम उत्तम शारीरिक म्हणजे आरोग्य म्हणून ओळखले जातात. आह अजून तर अह आपला म्हणजे जे होतात healthcare तर चांगलंच ठेवावे लागेल ना आपल्याला तेव्हाच अह म्हणजे आरोग्य आपलं चांगलं राहणार. पर्यावरण पण चांगलं ठेवा निसर्ग पण चांगला पाहिजे हा तो पण ठेवावा लागेल चांगलाच. चांगला राहा आह आणि corona च्या corona च्या तऱ काळामध्ये आपल्या आपल्याला सर्वातचं अं सर्वाचे आयुष्यामध्ये म्हणजे मोठेचं बदल झाले आहेत. corona मध्ये तर बहुतेक लोक मेलेला ना आह आणि आपल्याला आपल्याला दररोजच्या जीवन जीवन जीवनशैली मध्ये अनेक अनेक गोष्टी बदलल्यावर work from home अनेक company, कम कमपन्य़ानी भर दिला त्यामुळे घराच्या बाहेर पडणे पण कमी झाले आहे.

आह आणि corona च्या म्हणजे काळात त सर्वांच्याच आयुष्यात म्हणजे मोठे बदल झाले अह त्यामुळे म्हणजे घराच्या बाहेर पण पडणे कमी झाले ना आणि याच्या याच्यामुळे आपल्या आरोग्या आरोग्यावरही अह अह वाईट वाईट वाईट परिणाम झाला आहे हो व्यायाम करणे पण खूप आवश्यक आहे दिवसभर कुठे कधीही व्यायाम करू शकतो ना दिवसभर. आह आणि आता तर लोक म्हणजे काय fast food, fast food खातात खूपच तेलकट मसाले मसालेदार पदार्थ खात्यात अह अजून ते खाल्ल्याने ते पण हे होते ना

आणि आणि एका जागी एका जागी बसून जास्त वेळ घालवणे, व्यायाम करणे या गोष्टी पण म्हणजे धोकादायक आहेत.

आह अह आणि नाश्ता तर नाश्त्या नाश्त्यामध्ये म्हणजे नेहमीच साधेच करणार खावे लागेल ना असे तर नाही खावा लागेल. व्यायाम कसा सकाळी केलं ते चांगला राहते व्यायाम सकाळी केलेला आणि अजून कसा घरचे सगळे ठीक व्यायाम सगळे करते की नाही कोणी करते का नाही

बरोबरच ठेवावा लागेल ना आपली healthcare तर आपल्यालाच ते आपल्यावरच आहे depend कसं काय ठेवायचं आहे तर जसं आपण चांगलंच ठेउ तसं चांगलंच राहणार

हां बाकी सगळं ठीक आहे इकडे?

तब्येत वगैरे सगळे ठीक?